दहावीला दहावीला ती हा बोलली होती. नंतर-नंतर दहावी पण आम्ही दोन दहावी झाल्यानंतर पण separate झालो ना या अकरावी. ती गेली पुण्याला मी इथेच थांबलो इकडं. दहावी अकरावी ला पण phone नव्हता माझ्याकडे. मग communication च तुटला ना ती तिकडे गेल्यामुळे. मंग विसरून गेलो. हा ना यार ते आपल्या अशे अं family चा काय विषय राहतो काय माहित. म्हणजे माझ्या घरी पण तसेच होत कि अकरावी बारावी झाल्यानंतर बारावीत जर चांगले percentage पडले का मंग phone द्यायचा पोरांना. हा म्हणजे कसलच नव्हता का contact पुरता कसला असा छोटा phone? Contact number कस देणार. घरचा number तर काई देत नव्हती ती. त्याच्यामुळं, हा बरोबरे. माझ्याकडं होता बरं का माझ्या hostel वर होता त्यामुळे, गेलो हळूहळू विसरून. नंतर भेटतो कधी-मधी पण तेआता आपण ते, ते पहिल्या सारखं तिनी पण दुसरा boyfriend भेटला तिला आता. Freinds म्हणून फक्त. Insta ला online. असय का म्हणजे दुसऱ्या सोबत relationship मधीय का आता? शाळेची story होती माझी.

नंतर तर म शाळा सुटल्यानंतर त खूप matter केले. अकरावी बारावी नंतर पण आता graduation मध्ये पण. असय का. serious घेतलाच नाई. serious-serious घेतलाच नाईअकरावी बारावीत. कोणालापण असं flirt करायचो वगेरे time pass म्हणून सगळा. हा अरे अकरावीचा माझा एक लय भारी incidence ए. कि अं मी-मी काय करायचो माहितीये का. म्हणजे आमचं relationship मध्ये जात नव्हतं बरं का कोणासोबत. म्हणजे, फक्त only flirt करायचा. only dash मारायचा, flirt करायचा. तर एक friend होता आमचा. म्हणजे एक पोरगी होती बरं का. तर ते काय झालं. आवडली बरं का मला. मला आवडली. म्हणजे आधी ते माझा friend होता ते रजत नावाचा. त्याला आवडली होती ती. पण त्यांनी तिनी पाहिजे त्याला नको वाटली बरं का ती. म्हणजे त्याला वाटलं बुटकीय थोडीशी बरं का. अन मग मी माझी height वगैरे कमी होती. तर मला लय perfect वाटली ती. म्हणजे मग पाहायला-पाहायलाच मला लय आवडलं. अन नंतर कळलं मग कि ती हाय ना त्या मुलासोबत अं relationship मध्ये म्हणजे हाये म्हणून. त मंग काय केलंत माहितीय का मी. मी अं हटकून मंग ती एक वेळा होती ती अकरावीला होती ना अन मी बारावीला होता. तर मंग हटकून तिच्या class समोर जायचो आम्ही. त्याच्यावर dash मारायचो. मी अन परश्या आम्हाला काई काम नव्हतं. ते तसेच करीत बसायचो. मंग तिला तिच्यावर dash मारायचो बरं का. तर मंग काय प परश्या सोबतच राहायचा. परश्या वेगळ्या हिच्यावर, मी वेगळी हिच्यावर. मग आम्ही माहितीय काय तिचा जो boyfriend ना तिला मंग relationship हाये ना चार-पाच दिवसापूर्वी. मी जेव्हा पासून चालू केलंत ना, अन तिच्यावर dash मारला त्याच्या आदल्या दिवशी ती एका जनाला हाव बोलली होती.

हा म्हणजे मला ती भेटली नाई लवकर. पाहिलं नव्हतं तिला.

मंग तव्हा तशी झाला असता किस्सा, म्हणजे तव्हा कारण कि, गेल्तो ना तर इतकी ती dash द्यायची ना, म्हणजे आम्ही पुढं जायचो लगेच त मागे यायची लगेच आम्ही त्यांच्या मागं फिरायची. म एवढा dash हा म तेच ना. आम्ही पहिले काय करायचो, दोन दिवस आधी follow केलं. अन दोन दिवसानंतर तीना तिनं चालू केलं, तस follow करता. आम्ही जायचो मंग ते पण यायचे. म्हणजे तुल सांगतो, तिच्या boyfriend ला कळलं मी dash मारतोय म्हणून पण आमची जशी ला अशी हाव होती कि ती आमच्या ए ना विरोधात जाऊ शकत नव्हता. काई म्हणू पण शकत आम्हाला. त्यामुळे तिचा boyfriend काय करायचा direct आमच्यासोबत friendship करायला आला होता.

असं करायचा म्हणजे ते घाबरला होता माहितीये का आम्हाला. त्याला एक त त्याला असं म्हणता येत नव्हतं कि जी माझी gf ए तिच्यावर dash का मारू दिल. तस त काई म्हणता येत नव्हतं. त्यामुळं त्यामुळे मंग ते यायचं. आम्ही dash मारायला उभं राहायचो ना,

अन त्याला हा मी सांगतो ना मी story सांगतो ना. ते मंग असं म्हणजे त्याला पण कळलं कि त्याची gf पण आहे म्हणजे dash देतीये ना. त्यामुळे मंग ते घाबरायचं. त्याला काई म्हणता येत नव्हतं मंग.

हा नाई नाई आमची म्हणजे late-late आमची love story late चालू झाली. अन मंग काय झालं ते दोन चार दिवस झालते बरं का असं करून. आणि म्या अन परश्या काय केलं मग चल म्हणलं जाऊन दे म्हणलं करायचंच. करायचाच. काय झालं अं तिच्या जवळ try करून सोडून झाला. परश्याची जी एक परश्याच्या एक friend ची एक gf होती. ती परश्याची gf झालती बरं का. तर मंग परश्याने माझी लावून दिलत. प पारश्याची gf ची बहीण ए ना ती-ती तिच्यासोबत माझी setting लावून दिली. अन मंग ती माझी gf झालती. मंग हा मग ती माझी gf झालती. मंग म्या असा विषय सोडून देला. जाऊ दे म्हणलं एक relationship मध्ये आलोय. आपण इकडे म्हणलं try करून बघू. तर इकडचं म्हणलं direct म्हणलं direct propose मारायचं म्हणलं इला. आम्ही काय केलत माहितीये का,

ते पोरग अन त्या दुसरी ते दोघं जण चालले होते सोबत बरं का. ते दोघं जण सोबत चालले होते. तर direct त्यांना हे ना हे केलं. अं म्हणजे ते गाडी घेतली बरं का. पारश्याने काय केलं गाडी वर बशिवलं त्या पोराला. अं गाडीवर बशिवलं. त्याला म्हणलं चल म्हणलं बस म्हणलं गाडीवर बरं का. मंग त्यो गाडीवर बसला. अन मंग मला पुढे उतरिवलं. आणि म काय केलं. ती अं ती आली शेजारी अन ती म्हणली काये. म्हणलं काई नाई. म्हणजे मी हाये ना first first propose म्हणून केलता माहितीय का त्यो. ती म्हणली अं काये. म्हणलं काई नाई. मी तुला like करतोय म्हणलं मी असं फुल वगैरे द्यायचं केलं बरं का. ते म्हणती आपण म्हणे एकमेकाला ओळखीतच नाई म्हणे आणखी. म्हणलं वळख होऊन जाईन म. म्हणे मी त आताच म्हणे एका मुलाचं ती म्हणली मी आताच एका मुलाचा propose accept केला. म्हणलं माहितीय म्हणलं मला. मंग काय होत म्हणलं. ते मी कसंख्य त्याला काय म्हणू म्हणे. म्हणलं आपु ओळखीत नाई म्हणे एकमेकाला आणखीन. नाव पण माहित नाई म्हणे. म्हणलं व्हाईन ओळख म्हणलं. मंग असं तस आमचं discussion झाला. नंतर तिचा boyfriend आला. लगेच त्यो ते म्हणतंय अय समर्थ भाऊ हे काय करू राहिलाय तू. म मंग म्हणलं काई नाई जाऊन दे म्हणलं. मंग असं, असं मंग विषय सोडला होता तिचा. तिला तिला cadbury दिल्ती म्हणलं तर cadbury दिल्ती. तिच्यासाठी वीस रुपयाची cadbury घेतली होती. अन full नंतर propose मारायला.

हा first time propose केला होता म्हणजे gf त झालती अशी पण first time असं पोरीला समोरून असं असं नसत नसता का directly जे असं ते propose कितीका झाले पण असं,

हा.

live propose माहितीय का दोन मारलेय म्हणजे परश्याची जी परश्यान सांगितलं होत न परश्याची gf होती. तिची बहीण नाई का. तर परश्याने तर आधी already सांगितलं होत कि,

आणि असं बोललं अं I love you असं म्हणून propose केलता हा. लय भारी. आली कि नाई last ला मग relationship मधी आली किती नाई नाई मग ती गेली मंग ती तिथं विषय सोडला मंग. म ते फक्त trial करायचा ना. हिच्यासोबत relationship मध्ये आल्तो. त्यामुळे मंग तिचा विषय सोडला होता. असा विषय होता हम्म का ती पण गेली का change दुसरी पहिली का आता? अरे ती फक्त तीच अन माझं relationship फक्त एक-डिड महिना टिकलं. हा अरे लय relationship लय झाले त्यानंतर माहितीये का. आमची अं तुला एक किस्सा सांगतो room वरचा आता. Room ज्या room वर होतो ना आम्ही मी, परश्या अन ला. तर ते जे एक मुलगी होती बरं का. अं तर room मालकिणीची मुलगी. अन त्या room मालकिणीची आई पण. दोन्ही वर हाये ना try चाललेला होता. full dash देतात त्या.

म म्हणजे चारी जागेवर माझा try नव्हता माझा फक्त त्या पोरीवर अन त्याच्यावरच होता. पण हि जी mess वाली mess पोरगीय ना ती मनाने आल्ती. अकरावी बारावीच अकरावी बारावीला पण होती,

हा-हा-हा. कारण कि नाई का मी अन परश्या मागं जायचो आता ती ती gf नाई का mess वाली story होती. हा. हा ती तीला माहितीय का तिची story सांगतो तुला. म्हणजे तिला मी आवडत होतो. का पण मला ती तेव्हा आवडत नव्हती. Room मालकिणीची पोरगी आवडायची ना. मंग त्यामुळे मी तिला तिलाय ना भावच देत नव्हतो. तिला बोलतच नव्हतो ignore करायचो. अं तिनं काय केलं माहितीये का, तर तिच्या friend नि सांगितलं मला. तिची जी friend ए ना. ती माझी म्हणजे मलाय ना काय केलं होत, मी तव्हा gaming च्या नादात सुटलेलो होतो माहितीय का. माझं तव्हा असं ते मी अं room सोडली ना तर तिला वाटायचं कि गळ्यात माळ घालतो ना तर मी रुद्राक्ष घालतो.

तीन माझं ते रुद्राक्ष बघणं ठेवलं होत. जव्हा माझी ती gf झाली ना. तव्हा आम्ही contact मध्ये आलो ना. तीन मल सांगितलं तेव्हा story सांगितली. कि मी तुला कस सापडवल. तीन मल पहिले काय केलं माहितीय का. फेसबुकला search केलं बरं का. तर मी पबजी खेळायचो पबजी पबजीच account ban झालत मंग. म्हणून माझं पबजी अं फेसबुकच account सुद्धा ban होत बरं का. त मी फेसबुक ला नव्हतो. म तिनं मल काय केलं. याला दिल insta ला सापडलं. तरी insta ला तेव्हा माझं sammy gimi wify तिला तव्हा माझं अकरावी बारावीला sammy नव्हतं तव्हा फक्त समर्थच होत. Gaming चालू केली न बारावी बारावी नंतर तव्हा game खेळायला चालू केलंत ना तव्हा मंग sammy gimmy vigour नाव व्हतं. मस्त तो gaming चा photo होता insta ला. तिनी मला search केलं बरं का. समर्थ गव्हाणे. पण दोन वरती यायचं sammy gimmy vigour म्हणून पण तिला वाटायचं हे समर्थ गव्हाणेच ए. अन sammy gimmy vigour काई कोण. मंग तिनं मला open च करून पाहिलं नाई account. पाठवलीच नव्हती request. मंग तिनं सहज अं room मधलं पोरगं होत. तर त्याला अं त्याला त्याच्या account पाहिलं तिनं बरं का. मंग त्याच्या तीच account म्हणजे पुन्हा suggest झालो तिला. sammy gimmy vigour म तिला वाटलं हे कोण ए. एकदा पाहावा open करून. म तिनं open केलं. अन तव्हा माझे post दिसले तिला. Account private होत का?

हा म्हणजे ती हेच नव्हतं केलं नुसतं वरती यायचं sammy gimmy vigy. पण ती touch च नव्हती करीत. म्हणजे account वर येतच नव्हतं. हा असच झालंत. मंग तिनं जव्हा माझे photo पहिले तव्हा request टाकली. तव्हा मंग मला कळलं ती म्हणे मी तुला snap ला पण request टाकून राहिली. म्हंटल मी snap use च करीत नाई. म्हणलं मला माहित पण नाई म्हणलं snap काय असत. तव्हा काई जास्त एवढं use नव्हते करत. म्हणलं फक्त माझं हाय म्हणून असंन ते फक्त तिथं snap ला account असेल. मंग मी तुला request टाकून ठेवीन. म्हणलं खरंच काय. मंग तुझ्यानंतर मी snap सोडलं. तिने शिकवलं होत मला snap use करायचं. एक वर्ष मस्त relationship मध्ये होतो. भेटायला. Bonding नव्हती का पहिले सारखी contact मध्ये नव्हते का राहिले? हा अरे बारावीला काय झालं. ती मला आवडत नव्हती मला तिच्यात interest नव्हता. मला माहित होता तिचा माझ्यात interest होता. पण मल नव्हता interest नव्हता तिच्यात. तर बारावी सोडली. बारावीच्या नंतर, बारावी नंतर ए ना room सोडली. शेवगाव सोडला आम्ही. त नगरला मंग त्यानंतर ती ती मंग तिनं room च हे पाहिलं. ते मंग त्याच्यानंतर तिनी मला contact करायचा प्रयत्न केला ना. तव्हा तिच्याकडे phone नव्हता. phone आला. तव्हा तिनी मला try केला सापडायचा सगळीकडे.

बारावीची notebook नाई का त्यात सुद्धा जपून ठेवल्या होत्या.

हो लय लय म्हणजे हम्म? हा तीच लय true love होत. ती म्हणे माझा crush होता असं तस. तिने लय सांगितलं होत मला. पण मला मला काई झालतो. relationship मध्ये म्हणजे time pass म्हणून relationship मध्ये आलतो. कारण मी already एका serious relationship मध्ये होतो. future present मध्ये हाय कि नाई कोणी? कि तिचे का दुसरी बघितली आता? नाही. Present मधली तुला माहित नाई का औरंगाबाद वाली? ध्यानात नाई का? काय बोलतो? कस काय माहित नाई? सध्या त ती famous ए कि. हा मग. ते अरे तू विचारीत नसतो मल एवढं seriously ती माझी औरंगाबादची. तीच तिची story कशीय माहितीय का? ती अं हे नाई का अं आपली अं पैठणची. तर ती तिच्या अं हा ती संगीत वाली. ती व्हती माझी gf त आम्ही आता लग्नामधी भेटलो तर माझ्या connection मध्ये आली close आली. तीन काय केलं मला. स्नॅपचॅट वर ए ना एक हे केलं. अं account बनवील. म्हणजे मला होती ती add त मंग तिने एक group बनवला. तीन ए ना त्याच्यात औरंगाबादच्या total पोरी add केल्या. अन मला एकट्यालाच फक्त पोराला add केलंत तिनं. तिचा भाऊ एक होता अन मी होतो फक्त. तर मी त्याच्यात snap टाकायचो. मला त्याच्यात ए ना तीन gf आल्या. जी हाये ती true वालीय का timepass? अं? हं. नाई आता true ए ती. ती एकदम लय serious ए आमचं. ती हाये ना स्नॅपचॅट पासन आहे पण लय serious

नाई online च झालंत आमचं सगळं. म्हणजे आधी अरे पहिले ए ना मला time pass करायसाठी मी propose केला असता तिला आधी बरं का. पण जस-जस बोलायला लागलो ना. तस तिच्यासोबत हाय ना automatic bonding होत गेली. तिच्यासमोर हाये ना पहिले चार महिने मी हे ना friendship मधी काढले. Propose तिला असं अं मला कळलं होत ती मला accept करेल म्हणून. पण मी तील propose मारतच नव्हतो. Propose मारा सारखं करायचो अन double cancel करायचो. म्हणलं असं timing ला propose मारायचं ज्या time ला ती accept करेल. मंग मी तिला हा मंग, हा? Online केलं का offline?

हा का? अं online च केलता व्हाट्सअप वर. त्यानंतर मंग आमची भेट झाली. त्यानंतर भेटलो वगैरे. First time इतका coincidence झालाय. पैठणला भेटून. म्हणजे ती हाये ना औरंगाबादचीय ना पैठणला तिचे मामाये.

आमचं भांडण झालते घरी कळालं होत. आमचं matter विषय तेवढा change झालता, close झालत बरं का. तर असा coincidence झाला कि मी तिथं तिनं माझा number delete केला होता. कि काई reason मूळ. अन माझं मला तिला message करता नव्हता येत काई. घरी problem झाले म तिचे घरी कळालं होत. तिची mummy ची मला धमकी आलती. माझं भाव तिचा मामाहि द्यायचे अशे तशे धमक्या आणखी मला. ते तू जर असं केलं त अष्टमीच असं तस होईन म्हणे.

मंग मी त्यामुळं हा अष्टमी नाव तीच. मंग तीन अं तिनं मंग असं तस धमकी झालती ना म तेव्हा मी ती रागात होती. ती घरी होती त्यामुळं म तिथं तिथं college बंद केलंत थोडे दिवस. मंग त्यामुळं मी पण मंग तिला contact नव्हतो करत. पण असा coincidence झाला कि माझ्या वहिनील माहित होत आमचं. वाहिनीन पाहिलं होत तिला. मंग ती वाहिनी वाहिनी नि मी आम्ही गाडीवर चाललो पैठणला. अचानक हाय ना ती तिच्या भावासोबत होती. वाहिनी कशी करायची. ओ तुमची friend म तो, हा मंग लगेच मी गाडी वळवली. अन तिच्या मागं लावली. दोन-तीन वेळेस cross केला. ती एक चष्मा घालती. - त चष्मा घातल्यानंतर first time पाहत होतो. त्यामुळं म वळखत नव्हतो. लगेच मल काय झालं. थोडं अर्धा एक तास झाला लगेच मला ए ना तिचा call आला. ती म्हणे, पागल काय करत होता म्हणे तू. भाऊ होता ना माझा तो. मंग म्हणलं हा ती तूच होती का म्हणलं. ती म्हणली हा मीच होती तू ओळखलं कि नाई म्हणे. म्हणलं हा वळखल. हा first meet तशी झालती आमची. Video calling photo वगैरे असत का? हा video call वगैरे चाललं होत सगळं. call video call वगैरे ते होत. पण ते चष्मा घालायची ना तिच्या चष्मा काढल्या वक्ती ना मी ओळखलंच नव्हतं. म्हणजे वळखलं होत तिचे म्हणून. पण असं एकदम clearly वाटत नव्हतं कि तीच असेल म्हणून. हा नाई मंग ती first ती meet झाल्याच्या नंतर मंग भरपूर वेळेस फिरलो, भेटलो ना. परश्या न मी औरंगाबाद नाई का movie पहायल जायचो. हा परश्याची gf औरंगाबादची होती एक. माझीपण होती. आम्ही दोघ जायचो. असा scene ए. एकदा आमची भेट लय अशी coincidence वरती झालती मस्त. तो भाऊ relationship चा experience मंग. एक numberstory होती

हा. आचार्य विनोबा भावे त्यांचे पूर्ण नाव आहे विनायक नरहरी भावे यांचा जन्म अकरा सप्टेंबर अठराशेपंचनाव रोजी झाला आता ना आचार्य ही पदवी मिळाली भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बोधा जवळ चे प्रमुख नेते होते ते एकोणीशेचाळीशी मध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह पुकार ला होता त्यावेळी वाई च्या ब्राह्मण ब्राह्मण शाही मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर होते वाई च्या ब्राह्मण शाही मोल्ला कोटेश्वर मंदिर होते हे विनोबा भावे यांच्या मालकी चे असून तेथे शंभु राव आणि अग्नी होत्र स्वीकारून अग् निहोत्र शाळा स्थाप ली हे विनोबा भावे यांच्या मालकी चे असून येथील शंभू राव आणि अग्निहोत्र स्वीकारून अग् निहोत्र शाळा स्थाप ली आजोबा आणि आई पासून धर्म पारायणे ती धर्मकारणाची चे संस्कार तीन वगळा वे यांना विनोबा भावे यांना मिळाले मिळाले होते विनोबा भावे यांचे वडील नरहर शंभू राव महावीर आणि आई रखुमाई रखुमाई होती वडील नोकरी च्या निमित्ताने बडोदा येथे गेले होते. विनोबा भावे यांचं शिक्षण विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदा येथे झाले महाविद्यालयीन inter ची परीक्षा देण्यासाठी ते एकोणीशेसोळा साली ते मुंबई जाण्यास निघाले परंतु वाटे तच उतरुन आई वडिलांना कळवता वाराणसी येथे

विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदा येथे झाले. आणि महाविद्यालयीन inter ची परीक्षा देण्यासाठी ते एकोणीशेसोळा साली ते मुंबई जाण्यास निघाले, परंतु वाटे तच उतरून आई वडिलांना न कळवता वाराणसी येथे रवाना झाले. दोन गोष्टीच आकर्षण विनोबा भावे यांना होते. एक हिमालय आणि दुसरे बंगाल चे सशस्त्र क्रांतिकारक वाराणसी येथे हिंदू विश्व विद्यालया तील एका समारंभात महात्मा गांधी यांचे भाषण झाले होते महात्मा गांधी यांच्या त्या भाषणा चा विनोबा भावे यांच्या मनावर परिणाम झाला होता बंगाल मधील क्रांती आणि हिमालया तील अध्यात्म बंगाल मधील क्रांती आणि हिमालया तील अध्यात्म यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधी यांच्या उत्कतेत आणि व्यक्तीमत्वात विनोबा भावे यांना आढळले सोमवार हा पाठशाळेचा च्या सुट्टी चा दिवस होता त्या दिवशी तर त्यादिवशी पाठशाळेची अंगमेहनती ची कामे, शिक्षक, विद्यार्थी करत असे शिक्षक विद्यार्थी करत असे आणि प्रज्ञानंद स्वामींच्या समाधि स्थाना च्या सभागृहात विद्यार्थी आणि शिक्षक यांचा शस्त्रास्त्र चर्चे करीता साप्ताहिक सभा घेत असतात सामाजिक, धार्मिक, तात्विक हे चर्चे चे विषय असतात त्याचबरोबर प्रचलित राजकारणा ची अनेक बाजूंनी चर्चा चालत असतात सक्सेना सेनापती बापट स्वातंत्र्यवीर सावरकर योगी अरविंद घोष इत्यादी सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणार् या एका त्या क्रांतिकाराच्या मार्गाने चालणार एका गुप्त गटा ची सदस्य आहे दिनकर शास्त्री कानडे होते ते सशस्त्र क्रांती च्या तत्त्वज्ञाना चा पुरस्कार करीत होते त्यांचे कर्तृत्व व विनोबा भावे यांच्या प्रमाणं अमोग होते अहिंसक क्रांती ची वैचारिक भूमिका विनोबा भावे मोठ्या परिणामकारक रीतीने या साप्ताहिक सभा मंडप सभा मध्ये मंडप होते. हिवाळ्या वाही येथे एकोणीशेसत्रा साली flex सात उद्भवली होती अहिंसक क्रांतीची वैचारिक भूमिका विनोबा भावे मोठ्या प्रमाणकारक रीतीने या सप्ताहात सभामंडपा मध्ये मांडत होते हिवाळ्यात वाई येते एकोणीशेसत्रा साली flex ची सात उद्भवली होती कृष्ण कृष्णे च्या दक्षिण तीरावर राहूल तीरावर राहुट्या आणि पर्ण शाला उभारून त्या

विनोबा भावे पर्ण शाले बाहेरच्या कृष्णाकाठच्या आम वृक्षच्या छायेखाली उपनिषदांचे आणि शंकर भाषा चे उच्च स्वरात वाचन करत हळूहळू सावकाश फ्हेर्या ही मारत होते विनोबा भावे पणा शाले बाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे आणि शंकर भाषा चे उच्च स्वरात वाचन करा आणि हळूहळू सावकाश बिराई मारत होते त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवल नंदांच्या मनावर विनोबा भावे यांच्या व्यक्तिमत्त्वा ची खूप खोल छाप पडली होती

एकोणीशे बेचाळीस मध्ये छोडो भारत आंदोलनास british राज विरोधी या आंदोलना चे पर्या वसन झाले होते सूर्यादय नेते म्हणून आचार्य विनोबा भावे हे प्रसिद्ध झाले त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून महात्मा गांधी यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली आणि एकोणीशेबेचाळीस मध्ये छोडो भारत आंदोलनात british राज विरोधी या आंदोलना चे पर्या वसन झाले होते सूर्योदय नेते म्हणून आणि आचार्य विनोबा भावे हे प्रसिद्ध झाले विनोबा भावे यांच्या आजोबांचे नाव शंभु राव भावे होते विनोबा भावे यांच्या आजोबांचे नाव शंभु राव भावे होते

त्याचा सविस्तर त्या विनोबा भावे यांनी महात्मा गांधी यांना कळवला होता पण महात्मा गांधी हे वृत्तपत्रात वाचून अत्यंत विस्मित झाले होते february एकोणीशेअठरा मध्ये विनोबा भावे वाई वरून अहेमदाबाद ला परतले होते influenser ची सात एकोणीशेअठरा साली देशभर पसरली होती लक्षावधी लोक त्या साथी ला बळी पडले होते त्यात विनोबा भावे यांचे आई वडील आणि सगळ्यात लहान भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले होते ही गोष्ट महात्मा गांधी यांना कळल्या वर

आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले होते वडील ह्या रोगातून बरे झाले होते म्हणजे February एकोणीशेअठरा मध्ये

मातुश्रींच्या शुश्रूषे करता बडोद जाण्या चा आग्रह धर ला होता विनोबा भावे यांचे विनोबा भावे जाण्यास तयार नव्हते पण महात्मा गांधी ह्यांनी विनोद भावे ह्यांचे मन वळवले आई आणि धाकटा भाऊ ह्या रोगाला बाली पडली होते वडील ह्या रोगातून बरे झाले होते एकोणीशेबातीस सालचा सविनय कायदे भंगाच्या चा सामोदिक आंदोलनात विनोबा भावे यांनी भाग घेतला होता त्यांनी धुळे कारागृहात शिक्षा भोगली होती विनोबा भावे यांनी या कारागृहात सुप्रसिद्ध गीता प्रवचने या कारागृहात त्यांनी दिली होती शंभर पेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यासाठी शिक्षा झालेली कैदी या प्रवचनाच्या रविवार च्या सभेत उपस्तित राहत होते त्यामध्ये सेठ जमनालाल बजाज अनासाहेब दास्ताने गुलजारीलाल नंदा साने गुरुजी इत्यादी मंडळी उपस्तित राहत होते पंधरा नोव्हेंबर एकोणिसहेबयांशी पावणार महाराष्ट्रामध्ये आचार्य विनोबा भावे यांचे निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता भारतभर आणि जगभर प्रचारमाध्यमातून विद्युत वेगाने पसरले होते या निधनाला कोणी महानिर्वाण म्हणत होते तारे कोणी योग पुरुषाची पंधरा november एंकोणिसहेबयांशी पवनार महाराष्ट्रामध्ये आचार्य विनोबा भावे यांचे निधन झाले बंगाल मध्ये क्रांती हिमालयातील अध्यात्म यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधी यांच्या उतकित आणि व्यक्तिमत्वात विनोबा भावे ह्यांना आढळे होते विनोबा भावे यांनी महात्मा गांधींशी पात्र व्यवहार केला आणि गांधीजी कोचरब आश्रमात सात june एकोणीशेसोळा रोजी भेट घेतली होती तिथेच त्या सत्याग्रह आश्रमात नेस्टीक ब्राह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवन साधना सुरु केली होती महात्मा गांधीजींची एक वर्षाची रजा घेऊन विनोबा भावे वाई येथे प्रद्न्यपाठशाळेत वेदांच्या अध्यानाकरिता october एकोणीशे सोळा रोजी उपस्तित झाले होते महात्मा गांधींशी पत्र व्यवहार केला आणि गांधीजींची खोचरब आश्रमात सात june एकोणीशे सोळा रोजी date घेतली आणि तितेच त्या सत्याग्रह आश्रमात नेस्टीक ब्राह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवन साधना सुरु केली महात्मा गांधीजींची एक वर्षाची रजा घेणून प्रज्ञा पाठशाळेत वेदांच्या अध्यानाकरिता october एकोणीशे सोळा रोजी उपस्तित झाले होते भ्रमविद्येची साधना विनोबा भावे यांचा